सायलॅब मधील कंडिशनल ब्रॅंचिंग वरील पाठात स्वागत
ह्या पाठाचा सराव करण्यासाठी सायलॅब कन्सोल विंडो उघडा
येथे सायलॅब मधील if then एल्से इफ द्यन एल्स आणि select केस कंडिशनल सिलेक्ट केस कंडीशनल या रचनांबद्दल जाणून घेऊ
कंडिशनची पूर्ती झाल्यास ifइफ स्टेटमेंट दिलेल्या स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करते
उदाहरणार्थ न् इस इक्वॉल 42 आयएफ न् इस इक्वॉल टीओ इक्वॉल टीओ 42 ठेण डिस्प ठे नंबर इस 42 एंड येथे इस इक्वॉल टीओ हा असाईनमेंट ऑपरेटर व्हेरिएबल न् ला 42 ही व्हॅल्यू देतो
इस इक्वॉल टीओ इस इक्वॉल टीओ हा equalityईक्वालिटी ऑपरेटर उजव्या आणि डाव्या बाजूच्या ऑपरँडसची समानता तपासतो
ह्या केसमधे ते न् आणि 42 आहेत
रिझल्ट बुलियनमधे मिळेल
येथे पहिल्या ओळीवरील कॉमा ऐच्छिक आहे तसेच thenद्यन की वर्ड सुध्दा ऐच्छिक आहे
त्याऐवजी कॉमा किंवा रीटर्न की वापरता येते
एंड की वर्डने ifइफ स्टेटमेंट संपवले जाते
स्क्रिप्ट कार्यान्वित केल्यावर अशाप्रकारे आऊटपुट दिसेल
आत्तापर्यंत कंडिशन trueट्रू असेल तर स्टेटमेंटसचा संच कसा कार्यान्वित करायचा ते पाहिले
कंडिशन falseफॉल्स असल्यास दुसरा स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करता येते किंवा इतर कंडिशन पूर्ण होत आहे का ते तपासता येते
ते अनुक्रमे elseएल्स किंवा elseifएल्सइफ द्वारे करू शकतो
हे कसे करायचे ते पाहू
ह्या उदाहरणात व्हेरिएबल न् ची व्हॅल्यू 54 आहे
येथे दाखवल्याप्रमाणे आयएफ द्वारे trueट्रू आणि elseएल्स द्वारे falseफॉल्स ह्या कंडिशन तपासणार आहोत
हे कट करून सायलॅब कन्सोल वर पेस्ट करून एंटर दाबा
आऊटपुट पाहा
वर पाहिलेल्या उदाहरणात अनेक ओळी आहेत
योग्य ठिकाणी सेमीकोलन आणि कॉमा देऊन हे सर्व एका ओळीत लिहिता येते
सायलॅब मधे कार्यान्वित करण्यासाठी कट पेस्ट करा
एंटर दाबा
सिलेक्ट स्टेटमेंटद्वारे अनेक शाखा सोप्या पध्दतीने एकत्र करता येतात
केस की वर्ड वापरून व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनुसार विविध स्टेटमेंट्स कार्यान्वित करता येतात
गरजेनुसार शाखांची संख्या घेता येते
उदाहरण बघू या
व्हेरिएबल न् ला 100 ही व्हॅल्यू दिली आहे
आपण केस 42 54 आणि elseएल्स द्वारे दाखवली जाणारी डिफॉल्ट केस तपासणार आहोत
कट पेस्ट करा
एंटर दाबा
आऊटपुट पाहा
आपण कंडिशनल ब्रॅंचिंग पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
ह्या पाठात आयएफ एल्सेफ elseइफ एल्सइफ एल्स स्टेटमेंट आणि selectसिलेक्ट स्टेटमेंट बद्दल शिकलो
सायलॅब मधील अनेक फंक्शन्सबद्दल इतर भागात जाणून घेणार आहोत
सायलॅब लिंक्स पाहात रहा
स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे
यासंबंधी अधिक माहिती पुढील linkलिंक वर उपलब्ध आहेधन्यवाद